एक कचरा कुंडी आहे आणि काही पांढऱ्या रंगामध्ये कपड़े घातलेले खेड़ाळु दिसत आहे.

ओस पडलेला एक किल्ला आहे त्या किल्ला चा दरवाजा पडलेला दिसत आहेत त्याची एक बाजू पडलेली आहेत काही हिरवी झाडे दिसत आहे एक पिंपळाचे झाड आहे.

इथे काही काळ्या पढर्‍या आणि सिल्वर रंगाच्या गाड्या उभ्या आहेत एक पडीत गाडी आहे काही हिरवी झाडे दिसत आहेत नारळाची झाडी आहेत एक दुकान चालू आहे व एक दुकान बंद आहे.